C मधील पॉलिमॉर्फिझम वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत पॉलिमॉर्फिझम व्हर्च्युअल फंक्शन
उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू
ह्या पाठासाठी उबंटु ओएस वर्जन 1110 आणि g कंपाइलर वर्जन 461 वापरू
पॉलिमॉर्फिझम बद्दल जाणून घेऊ
पॉलिमॉर्फिझम म्हणजे विविध रूपे घेण्याची क्षमता
या यंत्रणेद्वारे एकाच नावाचे फंक्शन विविध प्रकारे काम करते
आता व्हर्च्युअल फंक्शन्स पाहू
व्हर्च्युअल फंक्शन हे क्लासचे मेंबर फंक्शन असते
हे डिराइव्ह्ड क्लासमधे ओव्हरराईड केलेले असू शकते
हे व्हर्च्युअल ह्या कीवर्डद्वारे घोषित केले जाते
व्हर्च्युअल फंक्शनला दिलेला कॉल run टाइम ला रिझॉल्व केला जातो
आता व्हर्च्युअल फंक्शन्सचे उदाहरण पाहू
मी कोड आधीच टाईप करून ठेवला आहे
तो समजून घेऊ
virtualसीपीपी हे आपले फाईलनेम आहे
ह्या प्रोग्रॅममधे आपण आयत समांतरभुज चौकोन आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत
आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे
येथे एसटीडी नेमस्पेस वापरत आहोत
आपल्याकडे पॅरालेलोग्राम हा क्लास आहे
हा बेस क्लास आहे
ह्यामधे विड्थ हाइट आणि आर ही इंटिजर व्हेरिएबल्स घोषित केली आहेत
ही प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत
नंतर set values हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे
येथे आ आणि बी ही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत
नंतर पब्लिक मेंबर्सद्वारे प्रोटेक्टेड मेंबर्स अॅक्सेस करणार आहोत
एआरईए हे व्हर्च्युअल फंक्शन आहे
येथे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढणार आहोत
आपल्याकडे रेक्टेंगल हा डिराइव्ह्ड क्लास आहे
वारशाने त्याला पॅरालेलोग्राम ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत
येथे एआरईए हे फंक्शन ओव्हरराईड करणार आहोत
नंतर आयताचे क्षेत्रफळ काढणार आहोत
आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत
आपल्याकडे ट्रायंगल हा आणखी एक डिराइव्ह्ड क्लास आहे
त्याला देखील वारशाने पॅरालेलोग्राम ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत
येथे एआरईए हे फंक्शन पुन्हा एकदा ओव्हरराईड करणार आहोत
नंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत
आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत
हे मेन फंक्शन आहे
येथे पी हे पॅरालेलोग्राम चे ऑब्जेक्ट बनवत आहोत
येथे पॅरालेल हा पॉइंटर बघू शकतो
हा पॅरालेलोग्राम ह्या क्लासचा पॉइंटर आहे
ह्याला बेस पॉइंटर म्हणतात
बेस क्लासचा पॉईंटर डिराइव्ह्ड क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकतो
येथे रेक्टेंगल आणि ट्रायंगल क्लासचे ऑब्जेक्टस बनवले आहेत
येथे पॅरालेल हे पी च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे
नंतर 3 आणि 2 ही अर्ग्युमेंटस पास केली आहेत
आता एआरईए हे फंक्शन कॉल करू
येथे पॅरालेल हे रेक्ट च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे
रेक्ट हे रेक्टेंगल क्लासचे ऑब्जेक्ट आहे
पुन्हा 4 आणि 5 ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत
एआरईए हे फंक्शन कॉल करू
आणि शेवटी पॅरालेल हे ट्रायंगल च्या अॅड्रेसला प्रदान करत आहोत
टीआरजीएल
हे ट्रायंगल क्लासचे ऑब्जेक्ट आहे
येथे 6 आणि 5 ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत
एआरईए हे फंक्शन कॉल करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी बटणे एकत्रितपणे दाबा
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g स्पेस virtualसीपीपी स्पेस o स्पेस वीर एंटर दाबा
टाईप करा vir एंटर दाबा
येथे आऊटपुट असे दिसेल एआरईए ओएफ पॅरालेलोग्राम इस 6 एआरईए ओएफ रेक्टेंगल इस 20 आणि एआरईए ओएफ ट्रायंगल इस 15 स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात या पाठात शिकलो पॉलिमॉर्फिझम
व्हर्च्युअल फंक्शन उदा
व्हर्चुअल इंट एआरईए असाईनमेंट म्हणून आयत चौरस आणि त्रिकोणाची परिमिती काढा
पेरीमीटर हे व्हर्च्युअल फंक्शन बनवा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद